हा कुठला तरी ढाबा किंवा हॉटेल दिसत आहे तिथे खूप जागा रीकाम्या आहेत खूप सारे फ्यान दिसत आहे खूप सारे चेअर दिसत आहेत एक माणूस बसला आहे तिथे एक वेटर उभा आहे.